नमस्कार
ह्या पाठात पीएचपी मधे securityप्रदान करणा या एमडी5 फंक्शन बद्दल जाणून घेऊ
हे प्रिडिफाईन्ड फंक्शन स्ट्रिंगचे एमडी5 हॅश मधे रूपांतर करून डेटा सुरक्षित करते
एमडी5 हॅश द्वारे डेटा encryptकरता येतो
पण decryptकरता येत नाही
एमडी5 हॅश शोधण्याची एकमेव पध्दत म्हणजे दिलेली स्ट्रिंग एमडी5 हॅश मधे रूपांतरित करून तिची तुलना आधीच हॅश मधे रूपांतरित केलेल्या स्ट्रिंगबरोबर करणे
ह्या पाठात त्याबद्दल जाणून घेऊ
एका स्ट्रिंगपासून सुरूवात करू जो आपला पासवर्ड असणार आहे
टाईप करा यूझर पासवर्ड इक्वॉल टीओ एबीसी
पुढे नवे व्हेरिएबल बनवण्यासाठी टाईप करा यूझर पासवर्ड ई न् सी म्हणजे एन्क्रिप्शन केलेला नंतरMD5 फंक्शन म्हणजेच एम dआणि 5
पुढे कंसात जे लिहू ते एन्क्रिप्ट केले जाईल
येथे डिफाईन केलेला युजर पासवर्ड हा व्हेरिएबलencrypt करायचा आहे
एको केल्यावर हे बघू शकतो की ही आपल्या व्हॅल्यूची एमडी5 मधे encryptझालेली स्क्रिप्ट आहे
हे 900ने सुरू झाल्याचे दिसेल
येथे 20 कॉमन कॅरेक्टर्स आहेत
परंतु येथे व्हॅल्यू बदलली तरी ही लांबी तेवढीच राहिली आहे
येथे बदलत आहेत ते केवळ अंक आणि अक्षरे
अशाप्रकारे स्ट्रिंग encryptकेली आहे
हा एबीसी चा हॅश आहे
आता आपण प्रोग्रॅम लिहू जो युजरकडून इनपुट घेईल आणि तो पासवर्ड एबीसी आहे का ते तपासू
हे करण्याची पध्दत म्हणजे एन्क्रिप्शन करणे
आयएफ वापरून आपण एक तपासू शकतो
जर पोस्ट केलेला पासवर्ड युजर पासवर्ड बरोबर असेल तर हे करा अन्यथा हे करा
उदाहरणार्थ येथे इन्करेक्ट पासवर्ड तर येथे यूर पासवर्ड हस सक्सेसफुली मॅच्ड ठे यूझर पासवर्ड म्हणू शकतो
आपण पोस्ट व्हेरिएबलद्वारा मिळालेला किंवा डेटाबेसमधून मिळालेला डेटा बघणार आहोत
ही व्हॅल्यू डेटाबेसकडून मिळालेली असू शकते आणि दुर्दैवाने डेटाबेस हॅक झालेला असू शकतो
किंवा जर डेटाबेस चोरून वाचला गेला असेल तर त्यातील पासवर्डस encryptedअसल्यास चोरणे जास्त कठीण असते
अर्थातच एबीसी पासवर्ड सहजपणे ब्रेक करता येऊ शकतो कारण हा कॉमन पासवर्ड आहे
एबीसी एमडी5 हॅश मधे रूपांतरित करून त्याची तुलना डेटाबेसमधे आधीपासून संचित असलेल्या एमडी5 हॅश मधे रूपांतरित असलेल्या पासवर्डशी करू शकतो
दोन्ही hashesसमान असल्यास एमडी5 हॅश हा एबीसी आहे कारण आपण सुरूवातीलाच हे रूपांतरित केले होते
आपण युजर पासवर्डची एन्क्रिप्टेड व्हॅल्यू येथे घेऊ आणि पोस्टेड पासवर्डची तुलना encryptedपासवर्डशी करू
आता यूझर पासवर्ड ईएनसी बरोबर तुलना करता येणे गरजेचे आहे
हा एन्क्रिप्टेड पासवर्ड आणि हा पोस्टेड पासवर्ड जो एन्क्रिप्टेड नाही
पोस्ट केलेला पासवर्ड एमडी5 हॅश मधे रूपांतरित करून त्याची संचित केलेल्या पासवर्डच्या एमडी5 हॅश बरोबर तुलना केल्यास युजरने योग्य पासवर्ड एंटर केला का हे सांगू शकू
म्हणजे पोस्ट केलेल्या पासवर्डचा एमडी5 हॅश संचित केलेल्या पासवर्डचा एमडी5 हॅश च्या समान असेल जो ह्या व्हेरिएबलमधे आहे तर करेक्ट मेसेज अन्यथा एरर मेसेज दाखवू शकतो
जर ते दोन्ही सारखे असतील तर करेक्ट लिहू अन्यथा स्क्रिप्ट किल करून इन्करेक्ट मेसेज लिहू
आता यांची तुलना करणार नाही कारण कुठलेही व्हेरिएबल पोस्ट केलेले नाही
येथे खाली फॉर्म बनवणार आहोत
येथे पोस्ट मेथड वापरणार असल्यामुळे पोस्ट टाईप करू
आणि एक्शन मधे आपले चालू पेज म्हणजेच एमडी5 डॉट पीएचपी असणार आहे
आपण दोन एलिमेंट्स बनवू
इनपुट टेक्स्ट बॉक्स ज्याला पासवर्ड हे नाव देऊ
वाचता येण्यासाठी त्याचा टाइप टेक्स्ट ठेवत आहे
तुम्ही त्याचा टाईप पासवर्ड घेऊ शकता
आपल्याकडे इनपुट बॉक्स आहे
याची व्हॅल्यू लॉग इन देऊ
एमडी5 encryptionवापरून लॉग inचे टिपिकल स्क्रिप्ट लिहिले आहे
रिफ्रेश केल्यावर इन्करेक्ट मेसेज दिसत आहे
कारण आपण पोस्ट व्हेरिएबल तपासलेला नाही
येथे जर पासवर्ड उपलब्ध असेल तर हा सर्व कोड एको करणार आहोत
वाचता येण्यासाठी त्याची नीट मांडणी करू
हा येथे लिहू
ठीक आहे
जर आपला पासवर्ड सबमिट झाला असेल म्हणजेच या फॉर्मद्वारे व्हॅल्यू मिळाली असेल म्हणजेच पोस्ट झाली असेल तर आपण विचारू शकतो की त्याची एमडी5 एन्क्रिप्टेड व्हॅल्यू संचित केलेल्या पासवर्डच्या hashबरोबर आहे काय
येथे आयएफ स्टेटमेंटमधे एन्क्रिप्ट केलेला डेटा घेतला आहे
जर बरोबर असेल तर करेक्ट अन्यथा इन्करेक्ट दाखवू
पुन्हा रिफ्रेश करू
एबीसी हा माझा पासवर्ड आहे
एलेक्स हा पासवर्ड टाईप केल्यास इन्करेक्ट हा एरर मेसेज मिळेल
जर एबीसी हा योग्य पासवर्ड टाईप केला तर करेक्ट हा मेसेज मिळेल
कंटेंट बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हे एको करू
टाईप करा कंपेअर्ड आणि यूझर पासवर्ड
त्यापेक्षा एन्क्रिप्ट केलेला पासवर्ड घेऊ
येथे यूझर पासवर्ड ईएनसी टाईप करा
पुढे पोस्ट केलेला पासवर्ड कॉन्केटनेट करा
आपल्याला सर्व encryptकेलेले हवे आहे
टाईप करा एमडी5
अजून एक चांगली पध्दत म्हणजे एमडी5 नामक व्हेरिएबल बनवून ही व्हॅल्यू कट करून येथे पेस्ट करू
म्हणजे ईएनसी किंवा सबमिटेड ईएनसी त्याच्या समान असेल
नंतर हे व्हेरिएबल येथे लिहू म्हणजे हे अधिक सुटसुटीत दिसेल
हे योग्यप्रकारे कार्य करेल
कमी नाही
जास्त नाही
येथे एबीसी टाईप करून लॉजिन क्लिक केल्यास एरर मिळाली आहे
मागे जाऊन हे तपासू
आपला कोड दोन ओळींचा आहे
त्यामुळे येथे कर्ली ब्रॅकेट्स देणे गरजेचे आहे
backवर क्लिक करा
एबीसी हा पासवर्ड निवडा
आपण ह्याच्याबरोबर ह्याची तुलना करणार आहोत
येथे ब्रेक समाविष्ट करू म्हणजे नीट वाचता येईल
येथे ह्याची आणि ह्याची तुलना करत आहोत
हे दोन एमडी5 हॅश सारखे दिसतील
हा संचित केलेला पासवर्ड तर हा सबमिट केलेला पासवर्ड आहे
सबमिट केलेल्या आणि संचित केलेल्या एन्क्रिप्टेड पासवर्डसची तुलना करू
ह्याचे अनेक उपयोग आहेत
डेटाबेसमधे युजर रजिस्टर करताना पासवर्ड एन्क्रिप्ट करून तो संचित करू शकतो
तुम्ही पासवर्डसाठी लॉग inफॉर्म चेक करत असल्यास फॉर्ममधील पासवर्ड एन्क्रिप्ट करून त्याची तुलना डेटाबेसमधील encryptedपासवर्डशी करा
ह्याचे अनेक उपयोग आहेत आणि ते वापरणे सोपे आहे
त्यासाठी फक्तMD5 लिहावे लागते
एमडी5 फंक्शनबद्दल एवढे पुरेसे आहे
त्याचा फॉर्ममधे कसा वापर करायचा ते आपण जाणून घेतले
इतरsecurity ट्युटोरियल्स देखील जरूर पाहा
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
धन्यवाद